तुझा आवाज़ खूप कटतोय.

हां आत्ता बोल.

हो काय मग बाकी?

हो का तुझा आवाज़ खूप कटतोय तू range मधे ये. नाही hello, आत्ता येतय का? हा येतय but थोड़ थोड़ break होतय. आत्ता?

भुक पण लागली रे. आह मग बाकी काय? तुझे friends नाही आले का आज़?

तुझे friend नाही आले का? मी आइकल होत काल तुझ्या एका friend नी harpic पीला होता. हो ते तुझ आवाज़ खुप जास्त break होतय break

अह हां आवाज़ clear नाही येतय. hello

अह तुझा network issue येतय का? अस वाटतय बघ तुझा आवाज़ बिल्कुल पण clear नाही येतय. माझा येतय का तुला clear?

मग आत्ता बरी आहे का तुझी ती friend? हो.

हां थांब दोन minute थांब फ़क्त. hello बोल आत्ता. हां का तू ज़रा उठान बसती आहे का थोड़ा आवाज़चा खूप problem होत तुझा.

हम्म हो का मग बाकी आत्त तुझी exam कदी आहे?

काय मग बाकी? काय आत्ता घरी जाइल हो का कदी जाणगर आहे तू घरी? आता बघु exame वगैरह झाल्य़ा नंतर जाउन येते एकदा हो का बाकी कुटे काही फिराय़चा plan वागेरे नाही? हो आहेत. सोबत हो का मज़ा आहे मग तुमची तर. हो आत्ता बघ

हा आणी तुमचा result किती कदी पर्यंत येइल final degree? ते gift तुझा आवाज़ काय माहिती खुप जास्त अड़कतय मला बिल्कुल clear आवाज़ येत नाही. तुला माझा येतय का?

तरी मंग आ़जआंगुड़ वगैरह झाली का तुझी fresh वगैरे झाली का तू? हो मी रोज़ भूड़ भूड़ करते हं. सकाळीच उठते बरोबर. हो का चांगली गोष्टी आहे मग तर.

आणी जेवण? जेवण हम्म कुठ मेस मधे जाता कि hotel मधे जाता?

अह बाकी तुमची room mate आहे का घेली हे? नाही गेली कुठ तरी

बाकी तुमचे ते friend कुठ गेले? ते हो का आणी ते तुमचे friend जवड चे friend प्रशांत नागपुर ला गेले वाटत ते.

हो का तुम्हाला आठवण येत असेल खूप जास्त आठवण येत असेल. हो ते कधि कधि हो का अता येनार हां दोन चार दिवसा मधे येइलच.

हम्म कुठे job करतो तो? हो का आणी तुमचा काय plan आहे आता future मधे काय ambition काय करायच काय नाही? बघू हं करून घेऊ

अं बाकी तुम्ही परत तू परत फीऱाय़ला गेली होती वाटत श्रेया सोबत. हो ती खुप दुरुन आली होती बँगलोर वरुन हो का खूप छान खूप छान दिसते तुझी friend खूप जास्त सुन्दर आहे. हो हाना येवढ सौंदर्य कुठून भेटल तिला? त्याना खूप शौक आहे वाट अशी अशी parties वगैरे कऱायचा त्यानचा boyfriend वाटत अम्बानी आहे. अम्बानी आहे वाटत boyfreind हा जे free वाल्या हा म्हणजे जे free चा पोरी जिथे free असतात तिथ जायच. हां आणी पोरांचे पेशे उडवायचे.

आपण पण जाऊ आत्ता तुझ्या exam झाल्या वरती? हम्म चांगल्या जागे वर जाऊ आपण तुझे exam कधी संपणार आहे? आत्ता

ठीक आहे मग करा तुम्ही पण जेवण करते मी तुम्हाला नंतर phone परत तुमचा हाल हवाल घ्यायला

हो टिफ़िन सांगीतल सांगीतला का तू?

हो कशाची भाजी आहे? ते वटाने ची भाजी है वरण भात आवडती का तुला वटाने ची भाजी?

हा मी पण अता सांगते अता आनते डब्बा मी पण. बोलु आपन नंतर मग हो हो bye bye. मग मला जवंगडला गेलच पाहिजे. ते माझे चांगले मित्र होते. ठीक आहे. आपण बरोबर तिकडे जाऊ. त्यांच्या यजमानांन त्यांना म्हटलं. विक्रमना आम्ही फारसा ओळखत नव्हतो. परंतु त्यांना आम्ही भेटलो होतो. उद्या आपण तिकडे जाऊ. इथून ते फारस दूर नाही. वाईट अजूनही त्या धक्यातून पूर्णपणे सावरले नव्हते.

परंतु मला वाटत कि तुम्ही मला समजून घेऊ शकाल. अर्थात भिंतीं सहानभूती च्या स्थरातना. मला माफ करा मी थोड्या हळुवार पणे हि बातमी तुम्हाला सांगायला हवी होती. तर माझ्या मनात तसा विचारही आला नाही. HOTEL पर्यन्त पोचण्यासाठी व्हाईटना सुमारे पंधरा मिनिटांचा वेळ लागला. त्या काळात त्यांचे विक विचार विक्रमसिंग यांच्या भोवतीच फिरत होते. काही वर्षां पूर्वी विक्रमने नऊ विषयची आणि त्यांच्या शतकोनु तू शतकाच्या उद्धिष्ट विषयाची आपली कल्पना त्यांना सांगितली होती. त्यावेळी त्यांनी विक्रम यांची कशी टर उडवली होती ते त्यांना आठवल. आणि आता तर विक्रमसिंग मरण पावले होते. त्यांचा खून झाला होता. ते hetol वर पोचले आणि जण जणू काही तंद्रीत असल्याप्रमाणे आपल्या खोलीत गेले. त्यांनी खोली उघडण्याचा प्रयत्न.

आधी होती तशीच व्यवस्थित होती. भीमसिंघानी काळजी घेण्या विषयी त्यांना सांगितलं होत. आणि विक्रमसिंघांच्या मृत्यूची बातमीही त्यांना समजली होती. त्यामुळे आपली मनस्थिती सैरवैर होऊन आपण भयभयीत कल्पना करू लागलो आहोत अस व्हाईट ना वाटल. त्याबद्दल त्यांनी मनातल्यामनात स्वतःलाच फटकारलं. खोलीची साफसफाई करणारा तो कर्मचारी कदाचित निष्काळजी असावा. आणि त्यामुळे बाहेर पडल्यावर दरवाजा लावून घेण्यात तो विसरला असावा. सकाळी यावेषयी तक्रार करण्याचे त्यांनी मनातल्या मनात ठरवून ठेवल. सध्यासाठी ती भर तरी भरपूर स्कॉच आणि हलक जेवण कराव असं त्यांनी ठरवलं. आता त्यांना jetlag चा त्रास हि जाणूव लागला. त्यांनी खोलीत प्रवेश केला आणि दरवाजा लावून घेतला. त्यांनी दरवाजाला double lock केल. अंगातील jacket पलंगावर फेकून देऊन खोलीतील Minibar उघडण्यासाठी ते खाली वाकले परंतु तेवढ्यात त्या लहानश्या refrigarator वर एक सावली पडली. व्हाईट यांनी कोणीतरी पहिला पण त्यांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त करण्याआधी त्यांच्या मानेच्या खालच्या भागावर कोणत्यातरी टणक वास्तूचा जोरदार प्रहार झाला आणि त्यांच्या डोळ्यासमोर फक्त अंधार आणि अंधार पसरला. प्रकरण चवथे. चौथा दिवस. जावंगड किल्ला. स्वामी तुम्ही जे केलाय त्या सगळ्याच गोष्टीन बद्धल तुमचे आभार. विजय कृत्यग्नपणे म्हणाला.

तर मला तस कळव. तुझ्या काकांचं इच्छापत्राशी संभंधित कागदपत्रांच काम पूर्ण करण्यासाठी आपण एखाद्या बैठकीच आयोजन करू. ह्या किंवा मिलची कागदपत्र केव्हाही किल्ल्यावर आणूशकेन. ह्या दोन्हीं पैकी जी गोष्ट अधिक चांगली वाटेल ते करूया. तू मला तस कळावं स्वामी म्हणाले. विजय बाहेरच्या खोलीत परतला आणि शुक्ल आणि राधा यांच्याशी बोलू लागला. त्या दोघांनीही रात्री तिथंच त्याच्या सोबत राहण्याचा प्रस्ताव ठेवला. तुम्ही इथं आलात त्या बद्धल खरंच मी खूप आभारी आहे. तो म्हणाला. या किल्ल्यात आज रात्री एकट्यानेच राहणं मला खरंच खूप अवघड गेला असत. त्यांनी आपल्या घड्याळकडे नजर टाकली. मला आता निघावच लागेल. कोलिनचे विमान पाच पंचेचाळीसला पोचणार आहे. तुम्ही स्वयंपाकाला जेवणा विषयी सांगू शकता. मी परत आलो की जेवण करेन. तो म्हणाला. त्यानंतर बरोबर दोन तासांनी तो इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावर टी थ्री टर्मिनलच्या पार्किंगमध्ये होता. त्याच्या काकांनी बी एम दाबलूए उभी करण्यासाठी त्याला एक रिकामी जागा दिसली. आणि तिथ गाडी लाऊन तो तडक आगमन कक्षाकडे गेला. खूप आंतरराष्ट्रीय विमान येत न्हवती. त्यामुळे अमेरिकन AIRLINES च्या शिकागोहून सुटणाऱ्या विमानातून येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी तिथे तुरळकच लोक उपस्थित होते. विजयनी तिथून प्रवाशांच्या आगमनाच्या भागाकडे तत्सम मोर्चा वळवला. त्याने लगेच त्या उंच तपकिरी केसाच्या तरुणाला शोधल. त्याच्या हातात मोठी पिवळी suitcase. trolley त टाकून तो प्रवाशांच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांचे चेहरे न्याहाळत होता. विजयने आपली मान हलवली आणि स्वतःशी स्मित केल. तो जरी कोलिनला शोधू शकला नसता तरी त्याची ती जुनी मोठी पिवळी suitcase कुठूनही शोधू शकला असता. कोलिन बेतरला तर एम आय टी मध्ये भेटला होता आणि दोन भिन्न जगातील जगातील असूनही ते दोघेही जिवलग मित्र बनले होते. विजय आणि कोलिन यांनी MIT मध्ये rugby आणि football संघात एकत्रच भाग घेतला होता आणि दोघांकडेही चांगली विनोदी बुद्धी होती. त्यामुळे त्यांची मैत्रीही चांगलीच दृढ बनली होती.

वापर करून सूर्यप्रकाशच्या विजेचे रूपांतर करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रकल्पावर काम करत होते. त्या दोघांमध्ये अनेक बाबतीत साम्य होत. दोघंही उंच आणि बळकट शरीरीयष्टीचे होते. दोघांचेही खांदे रुंद होते आणि दोघेही कसलेले खेळाडू होते. दर वर्षी किमान महिनाभर तरी ते एकमेकांसोबत trekking, cycling आणि CAMP साठी बाहेर जात होते. त्यांचा तंत्रज्ञानाकडे कल असतानाही त्यांच्यामध्ये साहसी प्रवृत्ती होती. ही बाब थोडीशी विसंगत वाटत असली तरी जोखीम पत्कराव्या लागण्याऱ्या कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास आणि अर्थातच ती जोखीम पत्करण्यास ते केव्हाही एका पायावर तय्यार असत. परंतु त्यांच्यातील साम्य इथेच संपत होते. कोलिनचे केस तपकिरी होते, डोळे निळे होते आणि एखाद्या चित्रपटातील हिरोसारख तो दिसत होता. विजय काळ्याभोर भोर केसांचा आणि अत्यंत देखणा होता. कोलिन हा प्रत्येक पार्टीत प्राण ओतत असे तर विजय बराचसा अंतर्मुख स्वभावाचा होता कोलिन विजय अन आनंदाने चित्कारला आणि एक उंच तरुणाने त्याच्याकडे वळून पहिल. ताबडतोब त्या तरुणाच्या चेहऱ्यावर स्मित पसरल आणि नजर आपलेपणाची चमक आली. दोन्ही मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. कोलिनने त्याच्याभवति असलेल्या लोकांकडे पाहून हात हलवला. जणू तो त्यांचा निरोप घेत होता. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे. आणि त्यामुळे माझ्या स्वागताला बरेच लोक येतील अस मला वाटल होत. तुला एवढ्याच सैन्याची जमवाजवम करू शकलास का? आपल्या भवति दिसणाऱ्या तुरळक लोकांकडे पाहात कोलिनने विचारल. विजयने लटक्या रागाने मान हलवली आणि तो म्हणाला चल, आता आपण इथून बाहेर पडूया. car उभी केलेल्या ठिकाणी ते आले. तिथेच विजयने बी एम दाबलूए उभी केली होती. किती सुंदर car आहे. कोलिन त्या car कडे कौतुकाने पाहत उद्गारला. हे अत्याधुनिक seven series च model आहे. तुझ्या काकांची आहे का? विजयने मान डोलावली.

आपण आता थेट किल्ल्यातच जाणार आहोत का? कोलिनने चौकशी केली. खरोखरच्या भारतीय किल्ल्यांमध्ये राहण्याची मला खूपच उत्सुकता लागून राहिलीये. तुला तोह आवडेल तो पाचशे वर्षंपूर्वीचा जूना किल्ला आहे आणि शहरापेक्षा तिथे खूपच अधिकच शांतता आहे. विजयने दिल्ली जयपूर मार्गावर उजवीकडे गाडी वळवली आणि गाडीचा वेग वाढवला. New York सारख दिसतंय. कोलिनने शेरा मारला म्हणजे तिथल्या प्रचंड गर्दीप्रमाणे अस मला म्हणायचंय, विजय हसला. प्रचंड गर्दीच्या वाहतुकीत वाजवल्या जाणाऱ्या horn चे आवाज. BMW च्या आतही ऐकू येत होते. थोड्याच वेळात महामार्गाची रुंदी एकदम लाजल्यासारखी वाटू लागली आणि वाहनांचा वेगही कमी झाला. अरे बापरे तू या वाहतुकीकडे एकदा नजर तर टाक? कोलिन म्हणाला. त्याची नजर त्याच्या समोरच्या महामार्गावर पसरलेल्या car, बसगाड्या आणि truck यांच्यावरून फिरत होती.

कस कोण जाणे पण परंतु त्या प्रचंड गर्दीतील वाहनांनी व्यवस्थित रांगा लावल्या होत्या आणि त्याप्रमाणे ती पुढे असलेल्या toll gate कडे चालली होती. विजयची गाडी आपल्या रांगेतून बाहेर पडल्यानंतर विजय कोलिनला म्हणाला. मला तुला काहीतरी सांगायच आहे. विजयने गेल्या तीन दिवसात घडलेल्या सगळ्या घटना कोलिनला सांगितल्या आणि कोलिनने त्या अत्यंत लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. अरेरे

तुला ते mail का पाठवले होते ते मला काळात नाही. त्यातून तर काहीच अर्थ काढता येत नाही. विजय विचार विजय विचारमग्न झाला. काका मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. ही भावना मी मनातून काढू टाकू शकत नाही. ते त्या हल्लेखोरांना ओळखत होते अस त्यातून समजायच का? अस समजूया की त्याचा alarm यंत्रणेमुळे त्याची सुरक्षा यंत्रणा hack झाल्याच त्यांना कळल असाव आणि आपला जीव धोक्यात असल्याची जाणीवही त्यांना झाली असावी. अशावेळी त्यांनी काय केल असाव कदाचीत माझ्यासाठी काहीतरी मागे ठेवाव अस त्यांना वाटल असाव म्हणून काहीच अर्थ लागत नसलेल्या त्या mails मधून त्यांनी मला कसलातरी संदेश दिला असावा. ज्या कुणी त्यांचा खून केला

पण मला त्या संदेशाची उकल करण्यासाठी कुठून सुरुवात करावी तेच समजत नाहीये. अचानक कोलिन ओरडला. बाहेर बघ. अचानक चमकत्या काळ्या खिडक्या असलेली एक काळी मर्सिडिज शेजारच्याच टोल गेटमधून प्रचंड वेगान बाहेर पडून त्यांना मागे टाकून पुढे गेली. या सगळ्या प्रक्रियेत ती बीएम दाबलूएल जोरदार धडक देण्याचा बेतात होती. नालायक, मूर्ख. विजय हादरून गेला होता. त्याने कार चा वेग कमी केला आणि fly-over वरून वेगान चाललेल्या त्या मर्सिडिज कडे पहिले. एकदा fly-over वर ओळखल्यावर विजय वेगवेगळ्या रांगा मधून मागपुढ जात राहिला. ते पाहून कोलिनला आश्चर्य वाटत होत. त्यान car चा वेग कमी केला आणि fly-over वरून वेगान चाललेल्या त्या मर्सिडिजकडे पाहिल. वेगवेगळ्या रांगामधून मागपुढ जाजाणाऱ्या गाड्या तो पाहत होता. ते पाहून कोलिनला आश्चर्य आणि भीती वाटली होती. भारतात जलद गतीची आणि मंद गतीची वाहतूक एकमेकात मिसळून गेलेली असते त्यामुळे असाच मार्ग काढावा लागतो. विजयन कोलिनला माहिती दिली. इथ जलद गती रांगेची

आणि पुन एकदा दुसऱ्या रांगेतून जाण्याची तयारी केली. परंतु डावीकडच्या रांगेत त्याने बीएम दाबलयू घुसवल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरच हसू विचारमग्न बस परिवर्तीत झालं. जवळजवळ लगेच

काय चाललंय तरी काय? विजयच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत कोलिनने विचारल. ही गंमतशीर बाब आहे परंतु एक काळी फोर्ड indigo गाडी आपल्या मागावर असल्यासारखी आपल्याला सारखी चिटकून आपल्या मागोमाग येत आहे. विजयने पुन एकदा आरशातून मागे पाहिल आणि तो डावीकडच्या दोन रांगांच्या पलीकडच्या रांगेत शिरला. कोलिनन मागे पाहिल आणि तो सरळ ताठ बसला. तुझ बरोबर आहे आता त्या indigo नी डावीकडच्या दोन रांगा ओलांडल्या आहेत. पुन्हा एकदा ती आपल्या थेट मागेच आली आहे. ठीक आहे आता मी त्याची परिक्षाच घेतो, विजयने झटकन पुढच्या बाजूला उजवीकडच्या रांगेत आपली गाडी घुसवली. त्या रांगेतील संतप्त कर्मचऱ्य कारचालकांनी जोरजोरात horn वाजवून तो मध्येच घुसल्यामुळे त्यांना आलेला संताप व्यक्त केला. इतर चालकांच्या संतापाकडे दुर्लक्ष करून ती फोर्डही त्याच्या गाडीच्या पाठोपाठ तितक्याच बेधडकपणे विजयाच्या गाडीमागे त्या रांगेत घुसली. ती फोर्ड त्याचा पाठलाग का करत होती ते विजयला समजत न्हवते.

प्रदूषण ही आज जगाची मुख्य चिंता आहे. मुख्य प्रदूषणांपैकी एक म्हणजे ध्वनी प्रदूषण. आज आवाजाच्या अनेक स्त्रोतांमुळे ध्वनी प्रदूषण हा आपल्या मुख्य चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये वाहतूक यंत्रणा, motor वाहन आणि विमानाचा आवाज आणि railway चा आवाज देखील समाविष्ट आहे. यासोबतच औद्योगिक आणि निवासीया इमारतींमुळे निवासी भागात ध्वनी प्रदूषण होऊ शकते. ध्वनी प्रदूषणाचे काही मुख्य स्त्रोत म्हणजे रस्त्यावरील वाहतुकीमुळे निर्माण होणारा आवाज, बांधकाम कामामुळे होणारा आवाज जसे की इमारती, रस्ते, शहरातील रस्ते, उड्डाणपूल, इत्यादी.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 mobile, dryer, cooler इत्यादी. चला मग, जाणून घेऊयात ध्वनी प्रदूषणाची व्याख्या, ध्वनी प्रदूषणाची कारणे आणि उपाय. तर,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

अशा शांत ध्वनीमुळे मनाची एकाग्रता व प्रसन्नता वाढते. मधुर संगीत, श्रावनामुळे गाई जास्त दूध देतात. पक्षी, प्राणी यांची उत्पादनक्षमता वाढते.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

ही पन्नास ते सत्तर Decibel ऐकण्यास योग्य असते. म्हणून हळू, गोड आवाजात बोला. गोंगाट, मोठ्याने बोलणे, मोठा आवाज काढा.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 सन समारंभ, निवडणुकीचा प्रचार, जयंत्या, कीर्तन, भजन साजरे करताना ध्वनी क्षेपकाच्या loud speaker च्या कर्कश आवाजाचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, आजारी,